हाय सोनाली

हाय काय चाललंय ग

काही नाही चाललंय थोडस बसले होते निवांत होत अग ऍक्च्युली माझ्या मुलाच्या शाळेत एक प्रोजेक्ट आहे त्याला मिळालेला

तर त्याच्यावरच रिसर्च करत होते

ग्लोबल चेंजेस इन वेदर म्हणून सब्जेक्ट आहे तर मुलांचा प्रोजेक्ट म्हणजे बघ ना आपल्यालाच करावं लागतं सगळं हो हो ते तर आपल्यालाच सगळं बघावं लागतं सध्या लहान आहेत त्यामुळे

पण त्यामुळे तर आपल्याला पण माहिती मिळते ना नवीन नवीन हो ते तर भेटतेच आपल्याला पण माहिती आणि बघ ना अगं हवामान बदल किती वाढत चालला आहे सध्या अलिकडल्या काही वर्षांमध्ये स्थिर हवामान वायू प्रदूषण अ जंगल तोड तसेच मानव निर्मिती त्याच्यामुळे पर्यावरणावर बराचस बदल होऊ लागला आहे तसेच त्यामुळे हे पृथ्वीचे आणि शहरांचे तापमान वाढत चालले आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका हा आपल्याला होतो आणि आपले हवामान हवामानावर होतोय त्याचा परिणाम सगळ्यात जास्त त्यामुळे काय ग पाऊस वादळे उष्णलहर शीतलहर ह्या गोष्टी नित्याचाच भाग झाला आहे

अलीकडील काही वर्षांपासून स्थिर हवामान व हवामानात वायुप्रदूषण जंगलतोड आणि मानव निर्मित पर्यावरणामुळे बदल होऊ लागला त्यामुळे पृथ्वी आणि शहराचे तापमान वाढले आहे आणि त्याचे पुढे जाऊन खूप मोठे धोके निर्माण होऊ शकतात

कि त्याच्यामुळे या हवा हवामाना बदलामुळे काय होतंय ना हरितगृह वायू जो असतो आपला मानवप्रेरित त्याच्या उर्जेनिर्मिती होणाऱ्या जो असा ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय आणि आता त्याच्यामुळे काय होतंय बघ आता कधीपण बघ तू आता सपोझ पुण्यात आता मी राहते आपण तर किती या पहीलेच्या काळामध्ये किंवा आपण याच्या दहा वर्षी आधीच पकडूया किती थंडी राहायची या पिरियड मध्ये नोव्हेंबर डिसेम्बरमध्ये तेच आता आपण दोन वर्षांपासून अनुभवतोय का हिवाळ्यात काही थंडीचं पडत नाही हे सगळे जे वातावरणात होणारे बदल आहे हे सगळे हे ग्लोबल वॉर्मिंगमुळेच होत आहेत कारण त्याच्यावर हवामान प्रदूषणाचा इफेक्ट होत आहे ग्लोबल वॉर्मिंगवर नको तेंव्हा पाऊस येतो नको तेंव्हा हे होत आणि त्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या तब्येतींवर व्हायला लागलाय हो ना हवा प्रदूषण मुळे म्हणजे सांगते ना तुला आता

आधी मुंबई नाशिक पुणे हे अक्षरशः थंड शहरे मानली जात होती आता तिथं सुद्धा अशी खूप सारी अशी उष्णता वाढली आहे हे कशामुळे वाढलाय सगळं हे हवाप्रदूषणमुळे झालंय

तसाच अंतरा आणि वेळेनुसार हवामानातील बदल आणि नियत्कालिन बदल आणि परिणामी हवामान होणारे बदल यातही यालाही हवामान बदल आपण म्हणू शकतो जस याच उदाहरण म्हणजे अतिउष्णता अतिओलसरपणा ते उबदार असं किंवा हवा एकदम कोरडी होऊन जाणे हे सगळे त्यातलेच प्रकार आहेत आणि त्यामुळेच कधी खूप पौष पडतो आणि ग्लोबल वॉर्मिंगची जी लेवल आहे ती वाढत चालेली आहे अन त्याच्यामुळे जो आपला बर्फ आहे तो पण वितळत चालला आहे आणि याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला होता जो झाला होता आपल्या केदारनाथमध्ये ते कशामुळे झालं केदारनाथमध्ये याच सगळ्या कारणांमुळे झालं होत कारण अति तापमानाच पट्टा गार झाला भरपूर दिवसापासून तो बर्फ वितळत वितळत आला आणि खूप मोठ काय म्हणते दुर्घटना झाली तिथे हे सगळे ग्लोबल चेंजेस जे हवामानात झाले आहेत त्यामुळंच झालं होत हे सगळं हो अगं खरंच आणि हवामान बदलाचा मुख्य परिणाम हा तापमान वाढीवर झालाय त्याला प्रदूषण जंगलतोड मानवनिर्मिती पर्यावरण हि प्रमुख कारणे आहेत त्याच्यामुळे काय होतंय हे हिमवादळए, वादळए, महापूर, अति पाऊस, ढगफुटी तर दुसरीकडे दुष्काळ शहरहे हि अक्षरशः उष्ण बनली आहेत हे हवामान बदलामुळेच झाले आहे अगदी बरोबर बोललीस तू आता जे बोललीस का ढगफुटी आणि जे पण वातावरणात वाढणारा अतिउष्णता. पहिले कुठे पुण्यात पुणे हे थंड सिटी म्हणून ओळखलं जाणार शहर होत कारण आताच हल्लीच्या काही वर्षामध्ये तर असं काही वाटतच नाही जस मराठवाड्यात गर्मी व्हायची तशी आता इथे गर्मी व्हाल लागलीये ती अतिउष्णतेमुळे हे सगळं एकदम असं वेदरमध्ये इतके चेंजेस आलेलं आहेत का आता कुठलाच हिवाळा आपल्याला वाटत नाही आणि कुठलाच पावसाळा वाटत नाही सगळे आपल्याला जे पण आपले ऋतू आहेत हे सगळे सारखे वाटायला लागलेले आहेत तर ह्या हवामाना बदलाचा विनाशकारी परिणाम आपल्याला समजून येतोय या काही काळातमध्ये

उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडतो

अवकाळी पावसामुळे शेतीच नुकसान होत पिकं व्यवस्थित येत नाही नाहि तेंव्हा ते इतका पाऊस पडतो कि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे इतके हाल होतात त्यामुळे विचारायलाच नको आणि हे सगळं होतंय हवामान बदलाचा परिणाम बरोबर बोललीस आणि आपली आपल्या ह्या भारतात हे पुष्कळसे होणारे जशे व्यवसाय आहेत हे हवामानावरच आहेत.भारत हा हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांपैकी एक देश झालेला आहे हेच सांगते मी तुला हे जगातील सर्वात जास्त आर्थिक प्रियाकलांपैकी एक आहे आणि खूप मोठ्या संख्येने गरीब लोकं जे त्यांच्या उपजिवन करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करतात अवलंबून असतात जस तू म्हणलीस शेती

आणि कुठे कुठे खूपच कोरड पडते ह्यच्या तिथे पाणी पुरवठा नाही आहे भारतातील हवा माती पाणी जंगलं ह्या सगळ्या ह्याच्यावर त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे तुला काय वाटतं अजून याबद्दल मला असं वाटत हवामान बदलाचा विनाशकारी परिणाम यावर समजू शकतो कि जुरासिक कालखंडामध्ये हवामानातील बदलामुळे डायनासॉरचा मोठ्या प्रमाणावर विलुप्त होण्याचा कारणीभूत ठरते ते थंड हवा हवामानाच्या वेगाने सुरु होते त्यामुळे हे सगळं हवामान बदलामुळे होते बर हे अगदीच बरोबर अगदीच बरोबर बोलतीयेस तू सोनाली आणि जरा आता मी यायचंच ते रिसर्च करत होती कि म्हणजे त्याचा प्रोजेक्ट म्हणून द्यायचंय म्हणून एवढं मला पण माहिती नव्हतं ते बऱ्याच नवीन गोष्टी माहिती झाल्या

अ आपलं जे पण हे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि हे सगळं ह्याच्यासाठी एक संस्था आहे जस आंतरराष्ट्रीय हवामानबदल संस्था अ त्याला नासाची आहे ती त्याला नाव नोव्हा नाव आहे त्याच तसच आणि नासाची गोटार्ड इन्स्टिटयूट ऑफ स्पेस सायन्स या पण काही संस्था आहेत तर यांनी काही रेसेरच केले काही मागे दिवसांमध्ये तर त्यांच्या अश्या निर्दर्शनात आलं कि जस पहीलेच्या काळात तापमान जे होत पृथ्वीच्या सरासरी म्हणजे एकोणीशे एक्कावन्न ते एकोणीशे ऐशी या तुलने तेंव्हापासून तर एकोणीशे ऐशी ते दोन हजार सतरा या याच्यामध्ये तापमानाची वाढ जी आहे ती शून्य पॉईंट तीन ते एक पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत झालेली आहे आणि त्यामुळं काय झाल ना या काळामध्ये इतकं अंशाने वाढल्यामुळे ओझोन चा जो थर आहे तो खूप विरळ होत चालेला आहे त्याच्यामुळेच जस मी तुला आधी बोलली का बर्फ वितळणे, समुद्र पातळी वाढणे त्याचे अल्पपाई आपल्याला परिणाम दिसायला लागले आहेत अन त्याच्यामुळेच बघू शकते तू चेन्नई मध्ये वगैरे सुनामी आल्या होत्या कारण हे कशामुळे झालं ओझोन ची लेयर आपली खूप विरळ झाली होती आणि ह्यांच्यामुळे काय झालं समुद्र पातळी वाढली बर्फ वितळण सुरु आहे हळूहळू त्याच्यामुळे नेहमी केदारनाथला धोका असतो आणि तुला माहितीए हवामान बदल म्हणजे काय वातावरणातील बदलांमुळे तसंच पृथ्वीच्या प्रणालीतील वातावरण आणि इतर विविध भू वैज्ञानिक, रासायनिक, जैविक आणि भौगोलिक घटक यांच्यातील परस्पर संवादामुळे पृथ्वीच्या हवामानात नियत्कालिक बदल घडतात त्याला हवामान बदल म्हणतात हो हो अगदीच बरोबर बोलली आणि हवामान बदलमध्ये आपलं बर्याचश्या गोष्टी आहे जस आपण आपणपण स्वतः लोकांनी हे हि आत्मसात आणायला पाहिजे जस आपण आपल्या हातात कायकाय आहार का आपण किती कमी प्रमाणात हवा प्रदूषण करू शकतो हवाप्रदूषण आपण थांबवू शकतो तर हवाप्रदूषण कस थांबवू शकु आपण आपण जास्तीतजास्त अ पब्लिक ट्रान्स्पोर्टचा वापर करायला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यामुळे काय होईल का हवामान जे पण हवाप्रदूषण होत ते कमी होईल आपल्या मुलांना पण आपण पर्सनल वेहिकल नि सोडण्यापेक्षा जर त्यांना स्कूल बस ने पाठवलं तेंव्हा पण हा त्याच्यामुळे पण हवाप्रदूषण कमी होऊ शकत आणि जास्तीतजास्त आपण सोलरचा वापर करायला पाहिजे आणि हवामान बदलामुळे आपली जीवनशैली बदलू शकते सुपीक जमीनतोड, जमिनीत रूपांतर होईल पाण्याच्या कमतरतेमुळं पीक अन्न उगवण देखील कठीण होईल तसंच समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं काही भागट प्रचंड उष्णता वाढेल आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाही हवामानबदलामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडत जातील

आणि हे मागील सतरा वर्षात भारताने तीनशे नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलेले आहे ज्यामध्ये जस अति तापमान अति हे तर अश्या वेगवेगळ्या त्यांनी तीनशे नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलंय त्याच्यामुळे मृत्युसंख्या पंच्याहत्तर हजारावर गेली होती तर देशाची चार लाख कोटीचे नुकसान झाले होते ह्या एवं ग्लोबल वॉर्मिंगमुळे तू

म्हणूनच आता सगळं आपण बघतो आहे कि जिकडे तिकडे कि सगळीकडे लेबल असत इको फ्रेंडली इको फ्रेंडली. आताच लोकांना त्याच्या समजायला लागलाय का आपणच आपल्या अ याची काळजी घ्यायला पाहिजे आणि माहितीए अगं हवामानबदलाचा भारतावर सुद्धा परिणाम होतोय

उष्णतेच्या लाटांची दिवसांची संख्या वाढली आहे फक्त दिवसांचे तापमान नाही तर आता रात्रीच तापमानदेखील वाढत चाललं आहे बरोबर बोललीस जर आपल्याला शांत आणि आंनदी जीवन जगायचं असेल तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग याची काळजी तर घेतलीच पाहिजे

आपण आपल्या आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे आपल्या सोसायटी मध्ये म्हणू शकता जितका जास्त होईल आपल्याला झाडे लावायला पाहिजेत जेवढे वनीकरण होईल तेवढाच आपलं ग्लोबल वॉर्मिंग चांगलं होईल आणि आपल्या नैसर्गिक जे पण आहे त्याच्यात भर पडेल आणि वातावरण हवामान बदलाचे परिणाम असे आहेत ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगाने वितळत चालल्यात त्यामुळे समुद्राची पातळी वाढत वाढत असल्यानं सकल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे आता मागेच बघ ना दोन तीन वर्ष झाले जस की कोल्हापूरमध्ये हा पाऊस पडला इतका पाऊस कि अक्षरशः तिथं ढगफुटी झाली तिकडच्या लोक लोकांना अक्षरशः राहण्याची खाण्याची सगळ्यात गोष्टींवर खूप मात करावी लागली आणि हा हवामानबदलामुळेच झालं सगळं हे

जेव्हापासून हे हवामान बदल झाले म्हणजे उत्क्रांती झाली म्हणू शकते उत्क्रांती म्हणजेच आपण मानवानीच जे जंगल तोड करून सगळीकडे काय म्हणता कंपनीज किंवा बिल्डींग्स बांधल्या सिमेंटीकरण झालं सगळीकडे त्याचाच परिणाम निसर्गावर झाला

आणि वातावरण आणि पाण्यात इतर हानिकारक सामग्री जीवनश्य इंधनाचा नियमित वापर केल्यामुळे ते संपुष्टात येत चालले आहेत नैसर्गिक संसर्गहनाचा अतिप्रमाणात वापर करणे त्यांना पुन्हा अ पुन्हा पुन्हा ती तसच वापरत राहणे त्या परिस्थी त्याच्यामुळे हि परिस्थिती आज आपल्याला इथे अनुभवायला मिळते आहे का अति पाऊस अति ऊन

अक्टऊली हीच सगळी कारणांमुळे आगमनीत अ आगामी काळामध्ये पृथ्वीचे तापमान वाढले आहे आणि ज्यामुळे जीवनसृष्टी नष्ट होत आहे आणि वाढत्या तापमानामध्ये बदल होत आहे